एक मंदिर मंदिर में कुछ मूर्तिया रखी है। और पुजा का सामान हैं।

यहा एक बहुत बड़ा समुंदर है। समुंद्र मे पानी है। पानी मे लेहेरे दिखा रही है।

यहा एक कमरे मे खाने की तस्वीरे लगी है सामने की दीवार पर एक चित्र बना है। सामने कुछ टेबल रखे है। एक टेबल पर एक थाली मे --

यह एक दुकान है दुकान मे कुछ तोते है जो गन्ने पर बैठे बैठे हुए है।

और गुलाबी रंग की पनि की डिब्बी रखे है दुकान में और सारा सामान --